सर्वात म्हणजे सर्वातच गंभीर गंभीर गंभीर गंभीर नाहीका गंभीर गंभीर समस्या आहे.

ह बहुतेक बहुतेक लोकांना म्हणजे दररोज याचाच याचाच सामना सामना सामना सामना करावा लागते. office ला जायला तरी पण त्रास होते. ते पण time ला

ह यांचे जे लोकांच्या लोकांच्या कामावर शिक्षणावर आणि वैयक्तिक वैयक्तिक जीवनावर शेवटी शेवटी देशाच्या देशाच्या पण देशाच्या प्रगतीवर

ह लोकांना लोकांना त्यांच्या महत्त्वाच्या म्हणजे कामासाठी विलंब पण होतो.

ह, त्यामुळे वैयक्तिक वैयक्तिक तसेच व्यावसायिक नुकसान, नुकसान पण नुकसान, नुकसान देखील पण होऊ शकते.

ह, आणि इंधनाचा, इंधनाचा अपव्यय आणि वायू वायू वायू वायू वायू प्रदूषणाची पण मुख्य मुख्य मुख्यच कारण आहे. ते आधी आदी कुणाचा accident झाला तरी लोक घेवून नाही जात त्यामुळे traffic jam लागाचा हे गोष्ट पण होवून जाते accident झाल्यानंतर ह ते पण होत आहे त्यामुळे त्यावेळी वाहन चालक आणि प्रवाशांमध्ये तणाव आणि निराशा पण निराशा पण वाढत आहेन? हो हो.

हा झगडे पण होतात. आणि काळजी न करता काळजी न करता गाडी गाडी नाही का गाडी गाडी गाडी गाडी चालवने,

ह म्हणून एवढ traffic वाढते आता आता traffic गेल्यावर पाच चार होते लो accident पण होते लोकांना office मधून येताना आणि बरोबर बरोबर driving driving पण करत नाही हा हापण traffic jam चा मुख्यच मुख्यच कारण आहे.

अं ज्यांना म्हणजे driving करता पण येत नाही ते करतात. तिथे Truck च्या मुळे पण खूप जास्त होत transport आपण हे होवून जाते ठप्प त्याच्यान त्यामुळे त्यामुळे रस्त्यावर अपघात पण अपघात अपघात होवू शकतात.

ह आणि त्यामुळे दुखापत होवू शकते. traffic traffic jam च्या म्हणजे माणसाच्या मान वर हि विपरीत परिणाम होत न? गणपती विसर्जन जवळ पण तेच होते गणपती विसर्जन होते तेव्हा पण खोत traffic jam

वाहतूक वाहतूक कोंडी मुळे सर्वात जास्त सर्वात जास्त नुकसान होते ते म्हणजे लोकांच्या लोकांच्या वेळेचा

हा जास्त जास्त रहदारी मुळे होणारे दुसरे मोठे मोठे मोठेच मोठेच नुकसान म्हणजे प्रदूषण

ह वातावरणातील हरित हरितगृह वाईन चे अं उत्सर्जन ज्यामुळे global, global warming ची समस्या समस्या उध्भवते.

ह अनेक अनेक अनेक व्यवसाय आजकाल home delivery सेवा सेवा सेवा शुद्धा शुद्धा पण देतात न?

आणि अश्याच हो हो delivery आपण कधी कधी traffic jam मुळे delivery करायची कोणाला ती पण late होवून जात. हा त्यांना पण late होवून जाते थोड म्हणजे वेळे वेळेला खूप, खूप महत्व असते न त्यांना पण ह आणि अस्याच अस्याच व्यवसायावर वाहतूक वाहतूक कोंडी चा खूप परिणाम होतो. ह traffic jam मध्ये वाहने वारंवार break मारणे आणि वेग वाढवणे यामुळे अधिक इंधन इंधन जळते. त्यमुळे अतिरिक्त अतिरिक्त आर्थिक तोटा तोटा शुद्धा पण होतो.

तेच आता electrical bike, electrical car त्याच त्याच तर चालवायला पाहिजे आता थोड तस याच्या मुळे प्रदूषण पण होते. हो हो. आणि अग्निशमन दल किवा रुग्ण वाहिका या सारख्या आपात्कालीन वाहने traffic jam मध्ये jam अडकतात. हो हो ते पण आहे. ज्यामुळ योग्येच योग्येच योग्येच ठिकाणी पोहचण्यास उशीर पण होतो. ह तर आता traffic jam कमी कस कस कस म्हणजे कस का कमी नाही का करता येईल?

ह आणि, तेव्हारा ला नाही का? काही rules काढा नियम बनवा त्याच्याने होवू शकते. control आणि अस अजून आहे म्हणजे लोकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा आणि जास्तीत जास्त वापर करावा. हो हो जास्ती जास्त वापर आणि सरकारने ह सरकारने लोकसंखेच्या लोकसंखेच्या गरजे गरजेनुसार म्हणजे सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा पण वाढवायला हव्यात. हो सुविधा पण वाढवायला हवेच पाहिजे. हा आणि प्रत्यकाने म्हणजे आवश्यक जर नसेल वाहने काढणे तर बाहेर नाही काढावे जेव्हा म्हणजे जेव्हा आवश्यक आहे तेव्हाच काढावा. जास्त गाड्या use करायची नाही वाहन use करायची. ह आणि रस्त्यावरील वाहने कमी कमीच कमीच कमीच करण्यासाठी लोकांनी car pull आणि वाहन shareing चा shareing चा वापर पण वापर पण करावा.

हो sharing केली झगडे पण खूप होत आहे. लोकांचे train bus मध्ये ते पण एक आहे. हा मी आणि आपल्याच आपल्याच आपल्याच देश्यातील काही अनेक अनेक अनेक ठिकाणी रस्त्यांची रस्त्यांची रस्त्यांची स्तिथी पण स्तिथी स्तिथी चांगली नाही आहे. सरकारने हे हे हे हे हे नाही का हे हे हेच परिस्तिथी म्हणजे सुधारावी. सुधरावलेच पाहिजे. पुलिस वाल्यांना पण काम नाही करायचं traffic च ते रस्ते आणि वाहतुकीचे नियम आणि त्यांची अमल बजावणी अमल बजावणी अमल बजावणी करणे हे तर आवश्यक आहे.

ह लोकांना लोकांना राह्दारीचे चे म्हणजे नियमांचे माहिती माहिती माहिती असायला हवी आणि तंतोतंत पालन पण पालन पण कर केल्या पाहिजे. प्रतेक प्रत्येकच मोठ्या मोठ्या मोठ्याच शहरात म्हणजे वाहतूक कोंडी हि एक गंभीर गंभीरच समस्या आहे. ज्यावेळेस सामन्या सामन्या लोकांना म्हणजे समस्या समस्या होतात. ते पण आहे ते मी विचार करतो traffic jam मुळे किती वेळ होते pollution त खूपच आहे air pollution खूपच आहे noise pollution आणि बिनाकारण खर्च पण होते आणि त्यामुळे रस्त्राचे रस्त्राचे नुकसान पण होते.

हा त्यामुळे वाहतूक वाहतूक वाहतूक नियंत्रण आणि सार्वजनिक वाहतूक चा वापरण म्हणजे प्रोत्साहन देण्याचा अधिकाऱ्यांनी गांभीर्याने उपयोजन, उपयोजन करणे म्हणजे आवश्यक आहे आहे.

ambulance जागा द्यावा लागते ambulance जागा द्याव लागते. हा आणि वाहतूक वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरक्ष्या आणि नियमांची अमलबजावणी करणे आवश्यक आहे. हा आणि लोकांनी म्हणजे अधिक अधिक संवेदन शीलता आणि जबाबदारीने वाहन वाहन वाहन चालवले पाहिजे. बुजुर्ग लोक खूप हा त्या मुळे सध्याच्या सध्याच्या सध्याच्या काळातील मोठा मोठाच धोका आहे न सोडवण्याचा आपण सर्व जन असेच असेच असेच प्रकारे काम करू शकतो. हा आता अजू अजून काय म्हणते तुझ मत याच्यावर कस काय हे होणार आता? का माहित आता सरकार च्या वर आहे आपल्याला तर काही माहित नाही सरकार न केल असतील. सरकार न थोड चांगलच केल पाहिजे.

ह ते चीड चीड पण होते बहोत काही समस्या होते त्याच्या मुळे,

pollution पण वाढतात

हा प्रदूषण होते त मग नवीन नवीन बिमाऱ्या पण होतात. हो बिमाऱ्या पण असते अं air pollution खूप बिमार होते. लोकांनी तर लोकांनी म्हणजे थोड्या थोड्या कामासाठी पण वाहने हे चालवायला चालवायला नाही पाहिजे. हो हो थोड तर

शहरा मध्ये कस लोक थोडस थोडस थोड थोड जरी काम असल, तरी पण जातात गाडी घेवून हो तसच राहते शहरात आपण जास्त वापरत नाही पायदल च चालून आपण तेवढ जास्त वापरत नाही ते तिथ कस थित तेवढ? लोक त्योहारात पण उत्सव राहील तरी पण वाहने च, वाहने वापरून जातो आपण पैदल निघून जात न निघाचा आहे तर

हा आणि शहर शहर वाशियांना म्हणजे वाहतूक कोंडी असल्या मुळे तीतूनच जाव लागते. आज आपण जेव्हा म्हणजे कधी नौकरी, श्याळा आपले काम करण्यासाठी म्हणजे प्रत्येक जन आपल्या वाहनांनीच घरून निघते न शहरामध्ये

ते पण एक reason आहे.

ह रस्त्यावर काही काळ वाहने पूर्णपणे थांबल्यान वाहतूक वा traffic पण होतात. हो मोठे वाहनेच मोठे वाहना मध्ये च हा अशे तर बहोत कारण आहेत, त्याच्या याच्यावर कधी accidient झाल झाड गिड पडली रस्त्यावर तरी पण होते traffic jam झाड पडल्यावर हा ते पण आहे अजून केव्हा केव्हा कुणी अं केव्हा हेव्हा तर कुणी wrong side न पण जातात तेव्हा पण होतात. खड्डे पण रस्त्यावर फुटलेले road

हे का हेच विचार चालू होत माझ्यावर traffic jam च्या वर ह ह ठीक आहे न मग ठीक आहे. विचार न मग ठीक आहे? भेटू मग. तर मी लीलाधर खंडू मराठे राहणार तालुका जिल्हा नंदुरबार शेतकरी पुत्र मी आहे आणि शेतकरी अं पुत्र असल्याचा गर्व सुद्धा आहे हे काही मला नवीन सांगण्याचे गरज आहे माझा आजचा topic असा आहे की selling of agriculture product agriculture products म्हणजे आपल्या ज्या काही कृषी विभागातून किंवा खात्यातून कृषी क्षेत्रातून ज्या ही काही आपल्याला उत्पादन मिळतात त्या उत्पादनाच्या वर काहीतरी प्रक्रिया होते त्या प्रक्रियेपासून आपल्याला एक Suitable असा Product तयार होतो आणि जो Product आपण जनसेवेसाठी आरोग्य सेवेसाठी वापरतो. तर अशाच वस्तूला अशा product ला आपण agriculture product असा आपण त्या ठिकाणी बोलू शकतो. तर नेमकं agriculture product ची selling आता माझा मुद्दा agriculture product selling आहे त्यामुळे आपण agriculture product जर का पाहायला गेलोत तर agriculture related अनेक विषय आहेत. मग त्यात कृषी आला असेल खत विकण्याचा व्यवसाय असेल गांडूळ खत असेल सेंद्रिय खत असेल किंवा बियाणे उत्पन्नाचा त्याच्यानंतर दुग्ध व्यवसायाचा विषय असेल असे अनेक विषय आहेत की जे शेती क्षेत्राशी निगडित आहेत तर आपण खत वितरणा विषयी कारण तो agriculture product आहे की जो agriculture process ला खूप फायदा देणारा आहे.

आणि त्याद्वारे अन्न मागण्यात वाढ झाली आहे. अन्न व वापरल्या जाणाऱ्या उत्पादन सुधारण्यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणात आपण केला जातो. आपल्याला बनवण्याची कल्पना आवडत असल्यास कृषी आणि शेतीशी संबंधित उपक्रम ग्रामीण भागातील सुमारे पंचहात्तर percent पन्नास हजार लावतात अन्न व औद्योगिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या पिकांच्या प्रतिउत्पादन सुधारण्यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जर आपण लोकांना मातीशी खोनू मदत करून नफा मिळवण्याची कल्पना आवडत असेल तर तर आपण खोतू भाग बनवण्याचा नंद नक्कीच घेतला पाहिजे. व्यवसाय योजना त्याच्यातली अशी असते, की आपल्या खतबित व्यवसायासाठी अशी व्यवसाय योजना आपण तयार केली पाहिजे किती चांगली असली पाहिजे एक चांगली लेखी योजना आपण आपल्या गुंतवणूकदारांना पटवून देण्यात मदत करते. त्याचबरोबर आपल्याला एक विशिष्ट योजना तयार करण्यात मदत करते, परंतु दोन्ही सारख्या आपल्या कोणते आपण खत निवडायचे आहे. आपण असेल प्रस्थापित वितरकांशी आपण कधी आहात या सगळ्या गोष्टींचा आपण त्याच्यात उल्लेख केला पाहिजे. त्याच्यानंतर आपण एक दुग्ध व्यवसाय म्हणून खूप मोठा विषय आहे किंवा पशुधन खाद्य उत्पादन आहेत. कृषिधन किंवा पशुधन खाद्य उत्पादनाबद्दल आपण जाणून घेऊयात, तर पशुधन खाद्य उत्पादनामध्ये गुरांच्या चारा मध्ये विविध प्रकारचे चारा समाविष्ट असतात शेंगा आहेत जे मुख्यतः आणि इतर घटकांसह दुग्ध जनावरांचे खाद्य म्हणून वापरले जाते. मग गुरांच्या जात उत्पादनाचा जास्तीत जास्त वाटा भारताच्या दक्षिणेकडील भागांकडे आहे. तर पशुखाद्य उत्पादन व्यवसाय फायदेशीर आहे. तर नेमका पशुखाद्य हे घरगुती जनावरांद्वारे खाल्लेले अन्नपदार्थ असते व्यवसायिक पशुपालनाचे यश उत्तम पौष्टिक पण उत्पादनावर अवलंबून असते. एक लहान प्रमाणात आधार म्हणून पशुखाद्य व्यवसाय कसा सुरू करू याचा विचार करत, असाल तर काळजी करण्यासारखं काही नाही महत्त्वाचं आहे त्यानंतर आपण पशुखाद्य व्यवसायासाठी training घेणं गरजेचं असतं, कायदेशीर परवानगी असणं गरजेचं असतं, नोंदणी करणे सुद्धा आवश्यक असतं आणि त्याचा फायदा तोटा किती आहे. या सगळ्यांचा आपण अभ्यास करून या ठिकाणी आपण पुढे गेले पाहिजे अं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पशुखाद्य उत्पादन व्यवसायातही फायदेशीर असतो कुक्कुटपालन आणि गुरांना पशुखाद्याचा मोठा भाग हा एक आहे. भारतातील दक्षिणेकडील भागांमध्ये पशुखाद्य उत्पादन आणि वापराचा जास्तीत जास्त वाटा तर पशुखाद्य उत्पादन हा खूप फायदेशीर असतो. त्यानंतर आपण एग्रीकल्चर product selling मध्ये आपण जर का पाहिलं तर बियाणे उत्पादनाचा व्यवसाय सुद्धा खूपच चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे. की ज्यात सेंद्रिय असतो लोकांची या कृषी उत्पादन बियाणे खर्चात कपात करण्यासाठी ते बियाणे out sourcing असतात. नेमका हा व्यवसाय अण्णा आणि आरोग्य क्षेत्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संबंधित बियाणे शी संबंधित असतो म्हणून प्रमाणपत्र देणे आवश्यक असतं.

गुणवत्ता पूर्ण करण्यात यशस्वी झाल्यास आपला उद्योग कदाचित अडचणीत येऊ शकेल म्हणून आपण निरोगी शुद्ध बियाणे तयार केल्याचा सुनिश्चित करा किंवा प्रदान केलेल्या प्रमाणपत्राचा वितरित होण्याचा फायदा असेल तर लोक सर्व गोष्टीची तपासणी करतात व नंतरच खरेदी करतात त्यात हा ही एक खूप beneficially असा व्यवसाय आहेत. अं त्यानंतर आपण एक okay पण जर एक पाहिलं तर

selling मध्ये खूप चांगल्या प्रकारे चा मदत जी काही आहे ती ठरते. त्या ठिकाणी दुसर मला एक असं सांगायचं होतं की आता आपण दुग्ध व्यवसाय पाहिला, त्यानंतर आपण कृषी पाहिला त्याच्यानंतर खत वितरण पाहिलं त्याच्यानंतर बियाणं उत्पादन पाहिलं,

plants आहेत, किंवा सूर्यफूल ची शेती आहे, गुलाबाची शेती आहे, फळांची शेती आहे, अशा अनेक प्रकारची शेती आहे, हे selling मध्ये खूप महत्त्वाची आहे. आपण सूर्यफूल शेती बद्दल पाहून घेऊयात की सूर्यफूल शेतीत काय आहे सूर्यफूल एक वार्षिक वनस्पती आहे जसे डीजे सारख्या मोठ्या फुलांचा चेहरा आहे helias सूर्य आणि anthos या Greek शब्दातून त्याचे वैज्ञानिक नाव आले आहे म्हणून बऱ्याच रंगात लाल येतात परंतु रंगाची केंद्र असलेले सामान्यपण

हे त्यांचे फुले आणि अंतर पूर्वेकडे थोडं जाण्यासाठी रात्री परत येतात आणि सकाळच्या सूर्यासाठी पुन्हा तयार असतात. ह्या व्यवसायामध्ये रोपाची लागवड करणे त्याची वाढ करणे त्याची काळजी करणं हा खूप महत्त्वाचा विषय असतो. यानंतर आपण औषधी वनस्पती विषयी जाणून घेऊया. औषधी वनस्पती विषयी जर आपण पाहिलं तर औषधी वनस्पतींमध्ये अजवाइन आहे, कोरफड आहे, तुळस आहे, धनवा आहे. कढीपत्ता आहे, पुदिना आहे, मोहरी आहे, असे अनेक आहेतते शेतीच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतात आणि regional plants आपल्या आरोग्य system आपल्या आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा impact घडून आणतात आपण ज्या प्रकारे पाहतो सध्याच्या धकाधकीच्या जीवनात medicines ह्या खूप मोठ्या वाईटल रोल निभवतात आपण म्हणू शकतो की आपल्या medicinal किंवा

मोठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देऊ शकतो. त्याच्याकडे आपण लक्ष दिलं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून एक मोठी जागतिक बाजारपेठ निर्माण करणे शेतीविषयक उत्पादनासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. Hi ताई ताजा खबर movie बघितला का तुम्ही? लई चांगली आहे. लई म्हणजे लई चांगली आहे. तुम्ही बघा ती लई चांगली movie आहे आणि कशा आहेत तुम्ही काय आहे? कुठं राहता तुम्ही? अं सगळे चांगले आहे का तुमच्या घरातले? हो मी चांगली आहे. तुम्ही कशा आहात? अं तारक मेहताचा उलट चष्मा बघितला का तुम्ही?

मलापण लई आवडते. अं लई हसी इतकी चांगली लागते मला ते की लईच लईच म्हणजे कसं आहे माहिती आहे का त्याच्यात काय गलत गोष्ट दाखवलेलं नाही. म्हणजे काय आहे अं त्याच्यात comedy लई भारी आहे. आ म्हणजे लहान मुलं पण बघतात. मोठे माणसं पण बघतात त्याच्यात त्याच्यात काय गलत नाही wrong नाही काही काहीच काहीच गलत नाही त्याच्यात म्हणून ते सगळे family मिळून बघत असत्यात. आमच्या घरी ना free बसले ना तर ते तारक मेहताचा उलटा चष्मा लावतात.

हो मी Big Boss पण बघते. Big Boss मध्ये किती चांगलं दाखवतात. पण ते कसं मतलब म्हणजे काय आहे माहिती आहे का? Big Boss चांगलं आहे. आता त्याच्यात winner कोण बनतो, कोण नाही ते माहित नाही ना, शिव बनतो का? हो MS बनवत नाही तर शिव बनवेल ते प्रियांका, अं अर्चना ते काय चांगलं करत नाही ते त्यांना काही समजत नाही पण मला Big Boss लई आवडतं खरं finale येणार ते आता काय होतं काय माहित आता finale कधी आहे काय माहित त्याचा आणि ते कसं आहे माहिती आहे का? आता सगळे ते गेलेले पण ते शिव आणि MC ते चांगला आहे दोघं दोघं मग ते कोण कोण येणार कोणालाच माहित नाही आता आणि तू तेपण बघतीस का गं अं insta plus चे movie अं entertainment हे serial बघतात का तुम्ही अं अनुपमा ते लई चांगलं आहे ते बी